हे एक झु च गार्डन आहे आणि या झु च्या गार्डन च्या गेट मधून एक व्यक्ती आतमध्ये जाताना दिसत आहे तसंच बाजूला एक पेंडॉल आहे आणि त्या पेंडॉल मध्ये एक व्यक्ती उभा आहे.

हा एक बस स्टँड आहे आणि या बस स्टँड मध्ये दोन बसेस उभ्या आहेत तसेच त्यांच्या पलीकडे एक बिल्डिंग दिसत आहे आणि त्याच्या बाजूला एक टावर आहे.

हा एक पेट्रोल पंप आहे आणि या पेट्रोल पंपवर एक व्यक्ती पेट्रोल भरत आहे तसंच त्या बाजूला दुसरा व्यक्ती बाहेर दुसरीकडे जात आहे आणि त्या पेट्रोल पंपावर एक कुत्रा बसलेला आहे.

हा एक लहान मुलांचा गार्डन आहे.